तीथे झोक्या मध्ये एक एक जन बसून ठेवलेल आहे आणि ते चक्र फिरत आहे आजूबाजूला गार्डन दिसते आहे वेगवेगळ्या खेळण्या --

ह्याच्या मध्ये एक छोटा मुलगा दिसतो आहे त्याची एक छोटी गाडी दिसते आहे.